इथे पैशाची देवाण घेवाण होत असते.

अतिशय चांगल्या प्रकारच हे घर आपल्याला इथ दिसून येत आहे.

आणि मॅडम च्या मागच्या साईड ला एक दोन तीन चार चार लोक आहे एक लहान मुलगा तिथे आहे यांची चांगल्या प्रकारे इथ रेसिंग होताना आपल्याला--

मासवड्या चा भाव करत आहे मासवड्या पण --

अह खूप सारे लोक इथे आहे इथे --

हिला हे नाव पण टाकलं आहे छान टीना चा सेट पण आहे.

छान छान कपडे घातलेले आहे त्यांच्याजवळ ढोल पण आहे.